इथे एक मोठी बिल्डी‌‌‌‌ग दिसत आहे. बिल्डी‌‌‌‌गला खुप सा-या खिड्क्या दिसत आहेत. बिल्डी‌‌‌‌गच्या समोर हिरव्या रंगाची झाड दिसत आहेत. बिल्डी‌‌‌‌गच्या समोर एक सायकल उभी आहे. बिल्डी‌‌‌‌गच्या आजूबाजूला हिरव्या रंगाचे गवत सुद्दा दिसत आहे.

या बिल्डिंगच्या आजूबाजूला खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंग पांढर्‍या रंगाच्या दिसत आहे.

एक मोठे मैदान आहे त्या मैदानावर हिरव्या रंगाची झाड दिसत आहे या मैदानावर एक मूर्ति दिसत आहे ती मूर्ति डायनोसर ची दिसत आहे.

आकाश पाळण्याचा बाजूला एक मोठा बोर्ड लावलेला आहे बोर्ड पांढर्‍या रंगा चा दिसत आहे.

एक रस्ता दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला दोन मूर्त्या दिसत आहेत. त्या मूर्त्या पांढर्‍या रंगाच्या दिसत आहे.

हे एक मोठे मैदान दिसत आहे मैदानावर मोठी झाड दिसत आहे.

या मैदानावर हिरव्या रंगाचे बारीक गवत सुध्दा उगवलेले आहे वरती निळ्या रंगाचे आकाश दिसत आहे.

एक मोठे स्विमिंग पूल दिसत आहे. स्विमिंग पूलच्या आजूबाजूला खूप सार्‍या घसरगुंडया आहेत. त्या घसरगुंडयाचा रंग लाल पिवळा पांढरा दिसत आहे. आजूबाजूला मोठी मोठी हिरव्या रंगाची झाड दिसत आहे.

एक मैदान आहे. मैदानावर एक टावर दिसत आहे. मैदानाच्या आजू-बाजूला हिरव्या रंगाची झाड दिसत आहे. मैदानाच्या वर तीन निळा रंगाचे आकाश आहे. त्यामध्ये पांढर्‍या ढग दिसत आहे.

हे एक मोट्ठा स्विमिंग पूल दिसत आहे त्या स्विमिंग पूल मधी खूपसार्‍या घसरगुंड्या दिसत आहेत. त्या घसरगुंड्या पिवळ्या आणि लाल रंगाच्या दिसत आहे.

त्यातल्या दोन खुर्च्या लाल रंगाच्या दिसत आहे वरती निळा रंगाचे आकाश आहे त्यामध्ये पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे थोडे ढग दिसत आहेत.

त्या रेल्वे गाडीचा रंग हिरवा दिसत आहे आजूबाजूला हिरव्या रंगाची झाडी आणि हिरव्या रंगाचे बारीक गवत आलेले आहे.

ती एका मूर्तीला हात लावत आहे ती मूर्ती डायनासोर ची दिसत आहे ती मूर्ती राखाडी रंगाची दिसत आहे.

एक मोठे स्विमिंग फूल दिसत आहे त्या स्विमिंग फूल मध्ये खूप सारे पाणी दिसत आहे बाजूला काही होळ्या दिसत आहे त्या मधी लहान मूल बसलेले दिसत आहे.

काही माणसं बसलेली आहेत त काही माणसं रस्त्यावरन चालताना दिसत आहे वाड्याच्या आजूबाजूला हिरव्या रंगाची मोठी झाडं दिसत आहे वरती निळ्या रंगाचे आकाश दिसत आहे.

हे एक शनिवारवाडा दिसत आहे त्या वाड्याला निळा रंगाचा बोर्ड लावलेला आहे त्या वाड्याला एक दरवाजासुद्धा दिसत आ--

एक जुने घर दिसत आहे. त्या घरामधी एक तोफ ठेवलेली आहे. ती तोफ खूपसारी जुनी दिसत आहे.

येथे एक जुना वाडा दिसत आहे त्या वाडाच्या आजूबाजूला काही माणस उभी आहेत तर काही माणस बसलेली आहे आजूबाजूला हिरव्या रंगाची मोठी झाडं दिसत आहे.